ही गाडी मला गाव मध्ये उभे राहिलीली दिसते आहे ही गाडी नवीन आता महाराष्ट्राची पासिंग आहे.

ते मंदिरचे बाजूला ते हरे भरे झाड खूप चांगले आणि मंदिर ची उपस्तुती वाढवत ते --

ते बघा लावलेला आपण खूब चांगला दिसतोय आणि त्याचा कलर आहे मला ते साफ सफाई पण आवडलेली आहे.

हे मला काही तरी वेगळा पण खूप चांगले दिसते ते कस शादीची तयारी आणि डेकोरेशन चा भाग असते.

अ पूजा पाठ करण्यासाठी येतो या मंदिर मध्ये आणि खूप चांगल मंदीर ते आहे.